मुलाचा बुद्ध्यांक काढून अभ्यासात प्रगती न होण्याचा कारणांचा शोध घेतला पाहिजे, लेखन असू द्या, वाचन असू द्या कौशल्यांच्या अंदाज, स्मरणशक्ती आकलन, निरीक्षण शक्ती, एकाग्रता इत्यादी किंवा जिद्द चीकाटी असेल, आळस असेल, नकारात्मक बुद्धी असेल, शाळेतील समस्या असते या जाणून आपण घेतलं या आपण जाणून घेतला पाहिजे त्याप्रमाणे आपण मार्गदर्शन केला पाहिजे, आवश्यक कौशल्य शिकवल्यास मुलांमध्ये अनेक दाचिकारीक प्रगती दिसली

त्याचे जे परिहार घटक ठरतो लोक टोकाची चिंता, निराश्य, ताण, भीती, अवलास्य, आणि अस्वस्थता या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या त्यामुळे दैनंदिन जीवन जे इथे जगताना जे अडथळे येतात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 चांगल्या प्रकारचे जे आरोग्य मानसिक आरोग्य मिळवू शकतो ते आपण निसर्गातना, पर्यावरणातन किंवा मग आपण करमणुकीतन या सगळ्या गोष्टींमधून आपण आरोग्य मिळवूमिळवू शकतो आता करमणुकीचे भरपूर सारे साधने आले आहेत.

आपल्या मन जिथे रूसेल, आपल्या मनाला जिथे आनंद मिळेल, जिथे आपल्याला मना जिथे आपल्याला मनाला relaxation मिळेल अशा ठिकाणी आपण आपला वेळ घालवला पाहिजे, आपल्यामध्ये एखादा छंद असेल तो छंद आपण जोपासला पाहिजे त्याच्याने आपोआप आपले मानसिक आरोग्य सुधारतं आणि मानसिक आरोग्य सुधारलं म्हणजे शारीरिक आरोग्य सुधारतं आता नोकरी. नोकरी करताना दोन प्रकारचे असतात नोकऱ्या असतात एक बसून नोकरी असते एक पूर्णवेळ बसलेली किंवा मग कष्टाची नोकरी असते शेतकरी झाले हमाल झाले या सगळ्या गोष्टी या लोकांची कष्टाची काम असतात त्याचा आपोआपच आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो जसं की जसं की आपण पाहायला गेलो तर आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारामध्ये कलम एकवीस हा जगण्याचा हक्क हा भारतीयांचा मूलभूत अधिकार आहे आणि दर्जा शिक्षण चांगला आरोग्य हे जीवन जगण्यासाठी अन्न पाणी निवारा याबरोबरच आरोग्यदायी वातावरण ही आवश्यक असलं पाहिजे त्यासाठी पुरेशा व नियमित आरोग्य सेवा यांचीही आवश्यकता असते

अन्न वस्त्र निवारा रोजगार पर्यावरण सांस्कृतिक वातावरण आरोग्य सेवा इत्यादी ज्या मूलभूत गोष्टींवर आरोग्य अवलंबून असतं त्या प्रत्येकाला मिळण्याचा हक्क म्हणजे आरोग्याचा हक्क आपल्याला सर्व नागरिकांना हा मिळायला पाहिजे या गोष्टी मिळाल्या म्हणजे सर्वांनाच आरोग्य लाभेल लाभेलच असं नाहीये केवळ आजारी नसते म्हणजे आरोग्य असं समज चुकीचा आहे त्याचप्रमाणे औषध उपचार मिळून बरे झाले म्हणजे आरोग्य असा समजही चुकीचा आहे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की आरोग्याची व्याख्या करताना व्यापक व सर्वांगीण विचार करणं गरजेचं आहे आरोग्य हे रोजगार पाणी निवारा अन्नशिक्षण आरोग्य सेवा पर्यावरण या वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतं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 आरोग्य सेवा व सोई उपलब्ध करणे अपेक्षित आहे आरोग्य सेवेचे हक्कातूनच आपल्याला आरोग्यचा हक्क प्रस्थापित करण्याच्या दिशेने जाता येईल आरोग्य सेवा हा हक्क आहे. याचा अर्थ असा की खिशात पैसे असो वा नसो आरोग्यसेवा ही मिळालीच पाहिजे. प्रत्येक गावात सरकारी DOCTOR यायला हवे अशी मागणी करणे व्यवहार्य ठरणार नाही. एक म्हणजे हजार बाराशे लोकांसाठी एका DOCTOR ची नेमणूक करणे परवडणार नाही आणि दुसरं म्हणजे बहुसंख्य साध्या आजारांसाठी डॉक्टरांची आवश्यकताही नाही. प्रत्येक भारतीय नागरिकाला सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक्य अशा किमान आरोग्य सेवांची पूर्तता शासनाने करावी अशी माफक अपेक्षा आपण करीत आहोत सरकारचे आरोग्य सेवा दिनाचे जे घोषित धोरण आहे, ते कार्यक्षमतेने राबवले जाणे गरजेचे आहे. जसं की आपण पाहतो की आपल्या कुटुंबातील एकही व्यक्ती आजारी पडला तर पूर्ण कुटुं disturb होऊन जातं. त्या व्यक्तीची मानसिक खच्चीकरण होत असताना पूर्णपणे कुटुंब देखील मानसिकता मानसिकता खराब होऊन गेलेली राहते मग जर आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती आजारी पडल्यावर आपला पूर्ण कुटुंब disturb होणार असेल तर असे जर आपण आपले आरोग्य सुधारले तर आपोआप आपला देश हा DISTURB होईलच ना आपल्या देशाला जर प्रगतीच्या उंचवट्यावर जर न्यायचं असेल उंच टोकावर जर आपल्याला आपल्या देशाला न्यायचं असेल तर निरोगी आरोग्य हे आणि निरोगी आयुष्य किंवा आरोग्य खूप महत्त्वाचा आहे ते मानसिक आरोग्य असू द्या किंवा शारीरिक आरोग्य असू द्या किंवा सामाजिक आरोग्य असू द्या या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात आता जर आपल्याला अं मला असं म्हणायचं की आजारी पडल्यावर निदान करण्यापेक्षा बरं नको वाटल्यावर बरं वाटलं नाही तेव्हा निदान करण्यापेक्षा किंवा औषध उपचार करण्यापेक्षा तेव्हा आपला वेळ शक्ती

जर आपण वेळेत ह्या गोष्टीची काळजी घेतली की, बुवा नको असं नको व्हायला म्हणून आधीच आपण त्या गोष्टी अमल्यात आणल्या, तर मग आपलं आरोग्य अधिक सुधारेल. आणि या सगळ्या गोष्टींचा जसं की आपण लहान मुलांना हे करू नको ते करू नको हे चांगलं ते वाईट आरोग्य विषयी आधीच धडे दिले पाहिजेत की आरोग्य कसं आपलं सुधारेल आपल्या शरीराचा एक एक अवयव आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे आज आपण पैसे देऊन कोणतीही गोष्ट घेऊ शकतो पण शरीराचा अवयव पहा आह आहे तसंचआणि हवा तसाच, आपण नाही घेऊ शकत नाही मिळवू शकत आपण आहे ते कसं जपलं पाहिजे? आज मी म्हणत नाही की, अपंग व्यक्ती आयुष्यात जगत नाही, असं ते जगतात पण त्याची काम करतात, पण जो व्यक्ती अगदी ठणठणीत आहे सगळ्या प्रकारे व्यवस्थित आहे सुदृढ आहे तो व्यक्ती त्या दृष्ट्या त्यांचा आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जगू शकतो असं मला म्हणायचं आहे म्हणून आपण सर्वांनी आपला आरोग्य हे सांभाळलं पाहिजे जर आपला आरोग्य व्यवस्थित असेल तर म्हणतात ना की वा शरीर संपत्ती व्यवस्थित तर माणूस हा प्रत्येकाला जिंकू शकतो शरीर संपत्ती असो किंवा मानसिक संपत्ती असते माणूस पैशाने किती श्रीमंत असला पण त्याच्याकडे जर आरोग्य नसलं तर तो त्याचा पैसा त्याच्यासाठी काहीही उपयोग नसतो कारण पैसा लागूनही त्याला आरोग्य मिळेलच या गोष्टी तेवढ्या आपण महत्त्वाच्या म्हणू शकत नाही की पैसा देऊन आपल्याला आरोग्य मिळेलच असं म्हणून आपण आपले आरोग्य हे जपलं पाहिजे असं तरी मला वाटतं. म्हसं म्हणायचं म्हटलं तर आपण असं ही म्हणू शकतो की बुवा आरोग्यावर आपण च्या उपाय काय करू शकतो आरोग्य जपण्यासाठी तर आपण निसर्गात रमला पाहिजे झाडं झाडां जवळ वेळ घालवला पाहिजे आपलं पर्यावरण स्वच्छ ठेवलं पाहिजे स्वच्छतेवर भर दिली पाहिजे कारण की वर भर दिली पाहिजे आपला आहार व्यवस्थित ठेवला पाहिजे आता मोठमोठ्या cities मध्ये आपण पाहतो व मुलांना आपण म्हणतो की d जीवनसत्त्व मिळाला पाहिजे आपण d जीवनसत्वासाठी आजकाल doctor tonic देतात पण ते आपल्याला फुकट मिळते निसर्गात न की ते म्हणजे आपलं सूर्यकिरण आपल्याला मग ते आपल्याला वेळ आहे का तेवढा आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय ना वेळ सूर्य येऊन जातो आपण तोपर्यंत झोप. आपल्या वाईट सवयी उशिरा उठणे, उशिरा झोपणे, या सगळ्या आपल्या मानसिक आरोग्यावर आणि शरीरिक आरोग्यावर आपोआपच या गोष्टींचा परिणाम होत असतो. आपण जर पाहिलं तर मुंबईसारख्या cities मध्ये वगैरे लवकर त्यांना सूर्याचा दर्शन होत नाही दमट वातावरण असतं त्यांना पाहिजे तशी मोकळी हवा मिळत नाही तर या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यावर आपोआपच परिणाम करतात योगा meditation आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत मोकळ्या हवेचा आनंद घेतला पाहिजे करमणुकीची साधना वापरली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यावरती परिणाम करतील असं मला नक्कीच वाटतं तरी त्यांनी थांबते start hi प्राची

हा तुला travelling आवडते का? हो आवडते तुला हो मला पण कुठे कुठे फिरलेली आहेस तू? कुठे कुठे फिरलेली आहेस? मुंबई, पुणे, अहमदनगर

favorite place कुठलं आहे तुझं अलिबाग तुझं? कोल्हापूर शाहू palace तिथं शहाजी महाराज्यांच आपलं ह्यांचं sorry कोणाचं शाहू palace आहे ते शाहूमहाराज्याच हम्म त्यांच्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांचं हत्यार वगैरे हे सगळं शिकार ते मी एकदम मस्त आहे तुझं कोणतं आहे favorite place अलिबाग महाबळेश्वर अलिबाग मध्ये काय काय आहे?

आणखीन महाबळेश्वरला अह महाबळेश्वर हे थंड हवेच ठिकाण आहे तिथं strawberry भेटती परत तिथं खूप मोठं market पण आहे shopping साठी परत बरेचशे point पण आहेत side point वगैरे असं का trave trave travelling ला कुठं गेली तू

मुंबईला का नाही असं school मध्ये असतानी आपलं trip ला trip ला trip ला छान मग वेरूळ अजिंठा दौलताबाद किल्ला हा आणखी नाशिक पंचवटी त्रंबकेश्वर तर तुमची कुठं कुठं गेली होती picnic आमची अह third third तिसरीमध्ये होतो ना तेव्हा कुठं गेलेती माहितेय का औरंगाबादला गेलती आता ते नाव संभाजी नगर आहे संभाजी नगरला गेली होती. तिथं काही नाही वेरूळच्या लेण्यावगेरे अह दाखवल्या होत्या आणि सगळ्यात first आहे ना पहिलीला असतानी पैठण ला नेली होती. आमच्या गावापासून फक्त दहा किलोमीटर आहे ती पैठणला नेली होती. हम्म उद्याने तिथं पहिला तेवढंच दाखवलं होत तिथं

हा तेच दाखवायला आलेलं कारंजे म्हणतात त्याला कारंजा उद्यान मध्ये उद्यान मध्ये

काय माहिती आता बंद झालं त्याला आता खर्च नसल करीत. खूप छान होत ते कुठल्या batch

आणखीन तिसरी मध्ये तिथे गेलो होतो औरंगाबादला आणि त्यानंतर मग सहा sixth standard मध्ये गेली होती आमची ती सगळ्यात favorite सहल आहे माझी आता माझं खूप सारे spot होते बरं पण माझा एकच spot ध्यानात राहायला कोल्हापूरचा. तीन दिवसाचे तीन day आणि तीन night ची आहे ना हे होती trip होती तर अह हा मस्त ती सगळ्यात सगळ्यात भारी ती trip होती पुणा वगैरे सगळे होते त्यामध्ये तवा लहान होतो त्यामुळे पुन्हा खूप विशेषतः पुण्यामध्ये कोणत्या तरी garden दाखवल होत. प्राणी संग्रहालय हे दाखवल होतं पुण्यामध्ये आणि त्यामुळेच कोल्हापूरच्या चहा उकळल्यास पाहिला होता तेव्हापासून favorite आहे आणि अह तू कोणत्या कोणत्या standard मध्ये गेलेली आता माग eleventh standard मध्ये आमची पिकनिक गेली होती. मुरुड जंजिरा महाबळेश्वर

असं काय horse riding आणि ते हा परत boating पण केली होती.

two days होती नाही three days आणि two nights तीन दिवस आणि दोन अह दोन रात्रीसाठी का?

okay okay fees किती होती त्याची?

दोन हजार

कसली मापात जिकडे नाही तिकडेच नेलं होतं तरीपण मापात च झाली ना दोन हजार मध्ये तीन दिवस म्हटल्यावर खूप होतात.

आणि आणखीन

तेव्हा आमची तेव्हा आमची ना औरंगाबादला गेली होती. औरंगाबाद मध्ये कुठे कुठ काय काय पाहिलं होतं.

हम्म आणि ना fifth standard मध्ये होते ना अह केव्हा नाशिकला नेलं होत. नाशिक पंचवटी त्रंबकेश्वर

आणखी आणि forth standard ला होते ना तेव्हा इथेच नगर मध्येच कुठेतरी ना अह धनगरवाडी काहीतरी आहे तिकडं तारांगण ला नेलं होत. काय आहे तिथं तिथं ते नाही का earth वगैरे सगळ planets वगैरे दाखवलं होतं. नगरमध्ये आहे का असं place हा तारांगण म्हणून आहे. अस आहे का आहे सिंधू वगैरे road आहे ना तिकडे आहे वाटतं okay okay बघूच ना पाहू मी नाही पाहिलं आणखीन खरंच पैठणला पण नेलं होतं पैठणच्या त्या उद्यानात असं का उद्यानाच्या समोरच आमचं घर आहे

तेव्हा मी छोटे होते रे असं का तू जवा छोटी असेल तेव्हा नव्हता मग आम्ही आता घेतल आहे चार-पाच वर्षांपूर्वी घेतलंय.

हम्म आत्ता पाच वर्षापूर्वी त्यांच्या सुट्ट्या होत्या ना अह मुंबईला गेले होते gate way ला gate way ना elephant टाला गेले होते boat ने तिथं जायला ना दोन तीन दोन तास लागतात. तिथं पण ते येत ना हा हम्म मी पण गेलो होतो ना आत्ता last travelling मध्ये सगळ्यात सगळ्यात आतापर्यंत सगळ्यात मोठी travelling आहे ती कुठं

आणि आणखीन काय होतं माहिती आहे का प्रयर्थ आणि काशी बनारस वाराणसी काशी सगळ्यात भारी एकदम मस्त वाटत होती.

तिथं हम्म काशीची देव सगळ्यात मस्त मंदिर आहे. आणि ना मी छोटे होते ना तेव्हा असेल एक fourth fifth ला होते ना तेव्हा मी मुंबईला गेले होते ना तेव्हा ना मी गेले होते mount merry ला गेले होते. beach ला परत जुहू चौपाटी अजून परत ते marine line तिकडे पण गेले होते आता next मध्ये next month मध्ये माथेरान ला जाणार आहे.

मी पण आमचे पण आहे ना seventh मी सातवीला होतो ना तेव्हा आमची अह मुंबईला गेली होती सहल मुंबईला सगळ्यात जास्त अह मुंबईमध्ये कुठ? ते काय मुंबईमध्ये

ते taj hotel च्या समोर

हा आह काय झालंय तिथं मोगरा hotel आहे.

हा मज्जा येते travelling मध्ये

रेणुका सोनु काय करतियेस काइ नाइ, तु काय करतियेस? काइ नाइ

आठ्वण कशाचि आठवण येतिये? कॉलेज चि आठ्वण येतिये ग अशिच फोटो बघत होते गॅलरि मधे हो का, कुनाचे फोटो पाहात होति आपण पाणिपुरि खायला गेलो होतो बघ तिथ फोटो क्लिक केले होते हो हो एकदा गेलो होतो न कॉलेज जाता जाता तु मि प्रियंका

तेच तेच फोटो बघत पन, हो का यार, काय भारि होते न यार ते दिवस , खरच यार खुपच छान होते. आता कॉलेज चे दिवस सम्पले तर आता आठवते यार काश काय कॉलेज चे दिवस का संपले. अस वाटत लाईफटाईम कॉलेज राहाव मनजे एकदम बिनधास्त. डिसिप्लिनअसत पन एवढ पन नसत स्कुलसारख आपल . स्कुल लाईफ वेगळि, कॉलेज लाईफ वेगळि नाइ का हो, नाई, स्कुल मधे पन तेवढि मजा येते पन कॉलेज लाईफ इज बेस्ट लाईफ म्हनजे कस जास्त डिसिप्लिन नसत बघ, म फुलि एंजोय करत्तात, जे लेक्चर करु वाटल ते करायचय जे नाहि वाटल ते नाहि करायच. मस्त मैत्रिणिसोबत गप्पा मारायच्या, ते खर आहे, खर आहे, परत ति मुलांचि मस्ति वेगळिच चालायचि हो ते आहे, अरे चिडवन, हसन, खेळन, बोलण ह्म्म्म, अरे खुप मजा यायचि, मुलांसोबत भांडायला तर एक नम्बर मज्जा यायचि आगाउ होते काहि काहि तर, ह मुल असतार अगाऊ यार, कॉलेज चे मुल माहित नाहि तुला किति बदमाश असतात, ते तेर आहे, कॉलेजकिति बंक केल . जास्त नाहि केल कारण मुल कॉलेज चि मनजे इतक भारि क्लासहोत न आमचा पुर्ण तस सोडुन जाते न एक क्लास तस बाहेर निघायच्या नाहि क्लास च्या आता बिचारे हे हे दिवस इथ थाम्बुन जाव लाईफटाईम असच चालाव पुर्ण सकाळि सकाळि मस्त केलय अम्म सकाळि सकाळि बघ न सात वाजता कॉलेज ला जायच फ्रेश फ्रेश मस्त मॉर्निंग टाईम मंग बारा वाजता यायच, सात वाजता गेल्यावर इतक त भारि सर नाइ का कधि कधि न क्लास, सर तुला आठवते का सर कधि कधि न बाहेर क्लास घ्यायचे कोवळ्या उन्हामधे, मनुन राहायचि सकाळि सकाळी थंडि असायचि मंग सर बाहेर क्लास घ्यायाचे बघ सगळ आठवतो ग मला सगळ आठवतो, सगळ, एक नम्बरमन जे तो फंक्शन आपला तो फ्रिशपोंड प्रोग्राम रुडवायचे यार एकमेकांचि हो ते तर आहेच. प्रियंका कुठे आहे माहिति आहे का सद्ध्या प्रियंका, वैैैश्णवि हो माहिति आहे न आहे न कॉन्टॅक्ट मधे

काहिचे लग्न झाले, प्रियंका त जॉब करतीये सद्ध्या, तिला लग्न नाहि करायचय, ह्म ह, चांगलि गोष्ट आहे नाहि का, हा शिकायच आहे तिला पुढे, चंगलि गोष्ट आहे मनजे तिचि कॉलेज लाईफ अजुन पन चालु आहे काय भारि आहे यार. तिच पन न, मला अस वाटल होत मनजे अस अस परत कॉलेज ला अ‍ॅड्मिशन घेऊन टाकुन रेगुलर कॉलेज ला जाव, आता कस आहे न जे क्लास आपले क्लासमेट होते बघ ते थोडि आपल्याला परत भेटनार आहे आता. नाइ नाइ, आता तुला सांगते काय सगळ्या एवढ्या जणि होत्या आता कोणिच नाहि आहे कॉन्टॅक्ट मधे माहिति आहे का, कुठे कुठे गेल्या सगळ्या माहिति आहे का, खुप मिस करते मि सगळ्याना. नाहि पन अ कॉलेज मधे कस यार मंजे सगळे सर न इतके भारि होते न, पटेल सर त इतके भारि यार शिकवायचे, शिकवते ते शिकवायचे आणि इतके तर जोक मारायचे काय सांगु तुला खुप जोक मारायचे. पन त्यांच शिकवन त्यांच शिकवन कस होत माहिति आहे का, नाहि, मनजे शिकवल न जर तुला शिकवल मनजे नंतर तु विसरनार नाहि अस शिकवायचे ते मि त मनते न जेव्हा ट्वेल्थ चि एग्जाम होति न तर तेव्हा न मि सरांच जे पुर्ण शिकवलेल असत ते माज्या माइण्ड मधे सर्व सांगितल कि सरानि अस अस शिकवल अस अस सांगितल मनजे पाठांतर मनुन गरज पडलि नाहि मला ट्वेल्थ च्या एग्जाम च्या वेळेस खर सांगते यार इतक भारि भारि आहे कि तुला कोणते सर आवडायचे कोणते सर छान शिकवायचे सांग न जरा, अ मला का लवते सर हो का, अरे लवते सरांचि टिवशन एक नम्बर भारि होत नाहि का, अरे काय भारि होत यार, अरे जे सामोरच एक्सप्लेन करु शकत नाहि एवढ मजा यायचि, सर कॉलेज मधे पन खुप छान शिकवायचे तेच न तेच न

आपल्या कॉलेज चे फोटो सगळे असे दिसत होते मला मि सगळे असे इमॅजिन करत होते राव, कस होत आधि अन कस काय काय झालय नाहि का हो किति चेंज झालय मज्जा असते, कॉलेज मधे एक मजा किति यायचि हे मुलगा त्या मुलिला चिट्ठि द्यायच तेव्हा मोबाईल एवढे नसायचे

बेंच चेंज करुन घ्यायच, जो चांगला आहे तोच घेत होतो आम्हि आम्हि आम्हि आम्हि काय करायचो माहिति आहे का सगले मुल बाहेर गेले न काइ काइ मुल काय करायचे ज्या बेंचवर बसायचे त्या मुलिंचे नाव लिहुन ठेवायचे नाइ त ते अल्फाबेट लिहुन ठेवायचे फर्स्ट, आम्हि काय करायचो जेव्हा सगळे मुल बाहेर जा गेले कि दहा वाजता आम्हि पुर्ण बेंच चेक करुन यायचो कि कोणत्या मुलाने काय काय बेंचवर लिहिलेल आहे. हो का अरे अरे यार इतक त मजा यायचि न आणि जे शिकवायचे न ते तर मुल तोंडाकडे बघायचे. काय यार ते मुल यार, . भारिच होत रे, सगळे खुप पोर पन खुपच बाहेर गावि गेले पन मुल पन एथे नाहिच कोणिच नाहि आहे कॉन्टॅक्ट मधे तेव्हाचि ति मस्ति ति वेगळी होति मला माहित होत हे दिवस काय परत येनार नाहि आहेत मनुन दिवस जगले पन ते पन खुप कमि जगले यार, हा न यार, अस वाटत अजुन यार अजुन काश अजुन जास्त मला ते दिवस जगायला भेटले असते हा न यार शप्पथ, परत फर्स्ट इयर, सेकण्ड इयर च्या एग्जाम च्या वेळेस किति मजा यायचि यार सगळे जण यायचे, भेटायचे तर काय सांगायच, धिंगाना मस्ति असायचि नुस्ति

अशि वाट बघायचि वाट. कॉलेज च्या ट्रिप ला आलि होति का तुला आठ्वते का कशि मज्जा आलि होति कोणत्या ट्रिप ला, कॉलेज चि ट्रिप जे गेलति बघ नाहि यार कॉलेज चि ट्रिप ला मि नाहि गेलि, कुठे गेलि होति कॉलेज चि ट्रिप? तिकडेेेच गेलि होति पावण अ सॉरि, लोणावला लोणावला हो का ह्म्म ह काय काय केल मंग नुसता आम्हि नाइ का बघ भिति दाखवत होतो आम्हि तर, इथ यांचि तर यांच्यातच गेलि आमचि अख्खि ट्रिप हो का, कोणते कोणते सर आले होते कॉलेज चे

होत न, ऑल ट्रिप ऑल सर होते, हो क, ह्म्म खुप मजा आलि असेल न कॉलेज च्य ट्रिप मधे, खुपच खुपच, तु का नवति आलि